अ एकदम ठीक तुम्ही तू कसायस ठीके एकदम मजेत मस्त ड्युटी एक ड्युटी

अच्छा मग फॅमिली ला वेळ वैगरे देतो कि नाही. फॅमिलीला देतो टाइम पण मग संडे च एक बेस्ट बेस्ट टाईम असतो

हम्म हा तर त्याच्यात मी

इतर वेळेला काय होऊन जात सम टाइम सहा तास सात तासाची ड्युटी होऊन जाते न म्हणून मग

तू काय म्हणतो बाकी तुझं ड्युटी टाइम च कसाय माझं सकाळी साडेनऊ ला निघतो मी आणि संध्याकाळी सडे सात आठ पर्यंत घरी येतो.

आता तर मला ब अ

अ गाणगापूर च प्लँनिंग चालूये,

गाणगापूर तुला माहितेय ठिकाण?

हा आणि अ ते तसय कर्नाटक स्टेट मध्ये येत.

अ सोलापूर च्या पुढे दुधनी महाराष्ट्राची बॉर्डर. आणि दुधनी नंतर कर्नाटक चालू होत,

गाणगापूरला दत्त महाराजांचाच ठिकाणे तर त्या ठिकाणी,

फेब्रुवारी मध्ये माघ पौर्णिमा येते.

अ जवळ जवळ मुंबईचे जवळ जवळ चारशे पाचशे जण आम्ही जातो इथून.

तिकडे अ खूप मोठी यात्रा असते सात दिवस.

जवळपासचे भाविक म्हणजे सोलापूर पट्टा,

म्हणजे साऊथ साईड वैगरेचा साईड ची पण लोक असतात का म्हणजे?

हा खूप अ आणि, मिडल क्लास अ भाविक असतात सगळे.

महाराजांना भेटायला येतात मग त्या वेळी त्यांना, अ जेवणाची सोय आम्ही, अ म्हणजे बसून जेवायला वाढतो मोठ्ठा पॅनल असतो.

आणि त्यांना मग अ अ,

हा आणि याच्या मध्ये कसंय के अ, सॅलरी वैग्रे काय नसत सेवा असते.

एक आनंद मनाला भेटतो आणि एक रिलॅक्स सेशन एक भेटत ते खूप खूप म्हणजे आपल्याला जवळ जवळ आणखी सहा महिने पुढचे ते टिकत म्हणजे

काय तरी आपण एक वेगळं काय तरी केलं असं.

ऍक्च्युली आता कसा एक एक धावती भेट म्हणतात. धावती भेट म्हणजे अरे रे मला, मला गांणगापूर ला जायचय मला संध्याकाळी मी तुळजापूर ला असणार, मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोट ला असणार,

फटाफट सगळ्या देवांना चालता चालता सॅल्यूट मारणार

अ स्टेय करतो ना तू सहा ते सात दिवस. हा मी भिवंडीला मोस्टली स्टेय करतो.

तो स्थान महिमा असतो त्या ठिकाणचा.

आमचं देव तस म्हणजे माझं होम टाऊनच,

पूर्ण तीर्थस्थळांनी भरलाय

बरोबर नाशिक अ मला वाटत ते हे येत ना त्र्यंबकेश्वर,

म्हणजे नाशिक पासून या अ मोस्टली थर्टी टु किलो मीटर वरतीये.

तर अ आहे ते म्हणजे अ बारा ज्योतिर्लिंग मधल, आणि तिथे ते बारा ज्योतिर्लिंग पैकी एक बरोबर बरोबर.

आणि मला वाटत बारा वर्षांनी तिथे कुंभमेळा पण भरतो वाटत.

तर अ आता सध्या त्याचीच तयारी चालूये आता,

हा म्हणजे थोड रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जे प्रिव्हियस ला थोडस केलेल होत, तर त्याच आतापासून त्यांनी प्लँनिंग वैगरे केलेल म्हणजे, कारण बऱ्याच वर्षांपूर्वी जे इंसिडेन्ट राहिलेल होत,

म्हणजे दार वर्षी आता म्हणजे कस होत,

गव्हर्नमेंट त्याच्या वरती प्लँनिंग करतो. अजून सोयीस्कर कस करता येईल अजून सोयीस्कर कस करता येईल. तर त्याच्या वरती आता बरस त्यांनी आता,

लास्ट टाइम च्या कुंभमेळात मी तिथे दीड महिना होतो.

अन्नदान करण्यासाठी तिथे मी जवळ जवळ दीड मही महिना थांबलेलो. तर त्या वेळी ते मी बघितलं क्षेयव क्षेयवं पंत वैष्णव पंत हे दोन पंतयेत ना

आणि त्या ठिकाणी त्यांचे आखाडे असतात.

पण त्याच्यामध्ये पण मला वाटत त्याचे डिफरंट

अ अंगावरती भस्म आणि मला वाटत बेड्या वैगेरे पण काय काय ठिकाणी घालतात.

असं अ रे थोडस असं हे वाटत म्हणजे एक जस म्हणतो ना असं एक आपण म्हणतो ना एक असं अ असं म्हणता येईल ना जस कि एक असा प्यूअरिटी मध्ये आपण एक

त्या हिशोबानी थोडस तिथे म्हणजे हे होत नाशिकला ना असं

ब्रम्हगिरी पर्वताच्या खाली जे वात क्लायमॅट होत ना, तिथे मला वाटत मी दीड महिना सूर्य खूप कमी बघितला असेल. अ आणि थंडी आणि पाऊस एकदम छान होत तिथे. आणि बरेचशे महाराज वेगवेगळे काही हटयोगी बघायला मिळाले जे एका पायावर उभे राहतात. अ त्याच्या नंतर

हो आजून कुठे कुठे व्हिसीट केले होत नाशिक ला जनराली? नाशिक ला मी कुंभमेळ्यात अ तिकडे,

ल आय थिंक राम टाइट वैगेरे कुठे आहे का?

अ राम तीर्थ म्हणजे त्याला अ रामकुंड म्हणतात,

रामकुंड असं म्हणतात तिथे तिथे जनरली म्हणजे अ

हा तर त्यांचं तिथे हे केलेलं होत, अस्थी विसर्जन च तिथे हे केलं होत,

आमच्याकडे जस आता म्हणजे त्या बाजूला अ तिथे, शुर्फनखेच च नाक कापलेल होत.

त्या आहे अ अ लक्ष्मणजिने जे हे केलेल होत ना, तर ते जो एरिया मध्ये जिथे शुर्पनखेच नाक कापलेलं होत, म्हणून त्या ह्याच्यावरती त्या बेसिस वरतीच, नाशिकचं नाव अ नाशिक ठेवलं गेललंय.

हि त्याच्या मागची हा हि त्याच्या मागची तशी म्हणजे हिस्टरी पाहायला गेलं तर तस, म्हणजे जस पहिले नाशिका म्हणून नाव होत

मग लक्ष्मणजींनी जस त्यांचं नाक कापलं मग तेव्हा पासून मग ते,

आणि नाशिकला क्लायमॅट तर खूप छान असत.

तो एक प्लस पॉईंट आहे खूप म्हणजे क्लायमेट खूप म्हणजे असं डिसेंटे. जास्त हे नाही जास्त हे पण नाही एक रिलॅक्सींग वाला म्हणून म्हणून नाशिकचे लोक खुप बरेचदा अस रील्याक्सइंग मोड मध्ये खूप असतात.

नाशिकला पंचवटी म्हणून आहे

हा मला जा जायला नाही मिळालं तिथे.

हा सीता गुफा बघता येईल म्हणजे बघशील सीता गुफा,

आणि जर समजा असं जर तीर्थ स्थळ जर समजा थोडस सोडलं

जे म्हणजे पांडव जे आहे ते आपले,

अ हा म्हणजे जेव्हा पांडवांना नाही का पांडवांना जेव्हा हे अ ते वनवास हे करत होते.

ते अ नाशिक मध्ये जेव्हा आलेले होते तर ते

त्यांची कारागिरी त्यांनी कश्या प्रकारे घर बनवले होते, काय बनवले होते कस त्यांनी त्या डोंगराला कोरून

कसा त्यांनी हे केलेला त्याची जी कारिगरी होती,

त्या वेळी तर तुला नक्कीच भेटेल आपण जमल तर दोघे हि जाऊ.

गाणगापूर ला एकदा आयुष्यात जमल ना

दत्त महाराज अ तुला माहितीयेत का दत्त महाराज.

आपण जे म्हणतो तीन शिरेचा हा हात

त्यांचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ.

एक कपडा आणि हाता मध्ये एक दंडा असतो असा.

नरसोबावाडी एक ठिकाणे कोल्हापूर जवळ

हा नरसोबावाडी अ

बारा महिने आपलं बारा वर्ष सॉरी

पंचेचाळीस किलोमीटर भिलवडी म्हणून एक गाव.

गुरुचरित्र ग्रंथा मध्ये आहे हा.

मग तिथून ते गाणगापूर ला आले,

आणि तिथे भीमातिचा संगमे.

ते गाणगापूरला राहिले त्यांनी गाणगापुरी

त्या विमल्य अ मनोहर पादुका.

आणि त्या पादुका अजूनही तिथे आहेत.

त्यांना लेप करतात असं चंदन वैगेरे कस्तुरी वैगेरे लावून, एकदा ब्राह्मणाकडन नख

नख त्या पादुकाला लागलेलं तर त्या पादुका मधून रक्त आलेलं.

जिवंत आहेत आणि तिथे जे जे महाराजांनी केलं,

श्रीशल्य म्हणून ठिकाण आहे मग श्रीशल्यम ला ते अ तिथून निघून गेले आपले चार शिष्यांना घेऊन आणि

पुन्हा त्यांनी असे त्यांची खून पाठवली. मग त्या श्रीशल्यम ला पण मी गेलेलो.

ज्या ठिकाणी स्वामी समर्थ तिथून प्रकट झाले.

शेगाव चे गजानन महाराज मग गोमाजी महाराज

मी माझं झालेलय मी श्रीशैल्यम बघितलेलंय

म्हणजे म्हणजे रीसेंट्ली म्हणजे अ कोविड च्या अगोदरच माझं झालं होत.